लिब्रिऑफिस बसे च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
ह्यात डेटाबेस डिझाइन वरील टॉपिक्स आपण बघू
डेटाबेस चा उद्देश समजून घेणे
आवश्यक माहिती शोधून त्याची व्यवस्था लावणे
माहितीचे टेबल्स मध्ये विभाजन करणे
डेटाबेस डिझाइन म्हणजे काय
डेटाबेस डिझाइन म्हणजे databaseचे तपशीलवार दाता मॉडेल तयार करणे
चांगल्या डिझाइन द्वारे डेटाबेस अद्ययावत योग्य आणि परिपूर्ण माहिती देतो
म्हणजे विविध स्तरावर माहिती पूर्ण असल्याची खात्री देतो
दाता प्रोसेसिंग आणि रिपोर्टिंग च्या गरजा पूर्ण करतो
आणि बदल सहजपणे सामावून घेतो
डेटाबेस डिझाइन मध्ये पुढील स्टेप्स आहेत
डेटाबेस चा उद्देश समजून घेणे
आवश्यक माहिती शोधून त्याची व्यवस्था लावणे
माहितीचे टेबल्स मध्ये विभाजन करणे
माहितीचा भाग कॉलम्न्स मध्ये रूपांतरित करणे
प्रायमरी कीज नमूद करणे
टेबल्स मधील संबंध प्रस्थापित करणे
डिझाइन मध्ये सुधारणा करणे
नॉर्मलायझेशन रूल्स लागू करणे
शेवटी डेटाबेस तपासणे कार्यान्वित आणि मेनटेन करणे
आता पहिली स्टेप पाहू
डेटाबेस चा उद्देश समजून घेणे
आपण सिंपल लायब्ररी एप्लिकेशन बघू
सामान्यतः लायब्ररी मध्ये पुस्तके असतात
ही पुस्तके नोंदणीकृत सदस्यांना दिली जातात
पुस्तके आणि सदस्यांची यादी maintainकरण्यासाठी लायब्ररी एप्लिकेशन लागते
पुस्तक कोणत्या सदस्याला दिले गेले ह्याची नोंद ठेवावी लागते
प्रथम पायरी आवश्यक माहिती शोधून त्याची व्यवस्था लावणे
डेटाबेस मध्ये संचित करायची सर्व प्रकारची माहिती आपण जमा करणार आहोत
लायब्ररी applicationचा उद्देश आपल्याला माहित आहे
यातील आयटीईएमएस ओळखू
एक म्हणजे पुस्तके
पुस्तकाला शीर्षक लेखक प्रकाशक आणि किंमत आहे
आणि आपण लेखकाची माहिती जन्मतारीख आणि देश संचित करू शकतो
तसेच प्रकाशकाचे नाव पत्ता आणि फोन नंबर संचित करू शकतो
लायब्ररी मेंबर्स ची नावे फोन नंबर्स आणि पत्ते संचित करू शकतो
सदस्याला पुस्तक issueकरताना इश्यू दाते रिटर्न दाते एक्चुअल रिटर्न दाते आणि चेक्ड इन स्टॅटस लागेल
ह्या प्रत्येक आयटीईएम ला एट्रिब्यूट्स म्हणतात
हे प्रत्येक एट्रिब्यूट टेबल मधील कोलम्न म्हणून दर्शवले जाते
आता काही प्रश्न तयार करू
प्रकाशकाने Libraryकडे पाठवलेल्या नव्या पुस्तकांची माहिती कशी समाविष्ट करायची
सदस्यांची यादी कशी मेनटेन करायची
एखादा सदस्य सोडून गेला किंवा त्याचा किंवा तिचा पत्ता बदलला तर काय
त्याने पुस्तक परत केल्यावर ही माहिती कशी अपडेट करायची
आपल्याला कशाप्रकारचा रिपोर्ट हवा आहे
वाचक कोणती पुस्तके अधिक वाचतात
सदस्यांनी तारीख उलटून गेल्यावरही परत न केलेल्या पुस्तकांची यादी कशी तयार करायची
आपल्याकडील माहितीचे tablesमध्ये कसे विभाजन करायचे ते पाहू
आपल्या माहितीचे किंवा attributesचे विषयानुरूप विभाजन करणार आहोत
प्रत्येक विषयाचे एक टेबल बनेल
स्क्रीन वर दाखविल्याप्रमाणे tablesची प्राथमिक यादी दिसेल
येथे बुक्स आणि मेंबर्स हे मुख्य विषय किंवा एंट्रीज आहेत
बुक्स आणि मेंबर्स ही दोन टेबल्स बनवून सुरूवात करता येईल
आता बुक्स टेबल चा तपशील पाहू
पूर्वी स्पष्ट केल्याप्रमाणे 10 एट्रिब्यूट्स किंवा कॉलम्न्स आहेत
तितले ऑथर पब्लिशर पब्लिशरॅडड्रेस पब्लिशरसिटी पब्लिशरफोन पब्लिशयर प्राइस ऑथॉरबर्थडेट आणि ऑथरकाउंट्री
ह्या टेबल मध्ये दाता कसा दाखवला आहे ते पाहू
प्रत्येक रॉव किंवा रेकॉर्ड मध्ये पुस्तक लेखक प्रकाशक ह्यासंबंधीची माहिती संचित केली आहे
ह्या डिझाइन मध्ये दोन उणीवा आहेत
एकाच लेखकाची किंवा प्रकाशकाची अनेक पुस्तके असू शकतात
लेखक आणि प्रकाशकाचा तपशील अनेक वेळा दाखवला गेल्याचे आपल्या लक्षात येईल
जे कॉम्प्युटर ची जागा वाया घालवते
डिझाइन मधली दुसरी समस्या म्हणजे डेटाबेस मध्ये anomaliesचा शिरकाव होण्याची भीती
एनोमली म्हणजे काय
सोप्या शब्दात डेटाबेस मधली एरर किंवा विसंगती
तीन प्रकारच्या एनोमॅलीज आहेत
पहिली म्हणजे इन्सर्शन एनोमली जी नवे रेकॉर्ड समाविष्ट करताना निर्माण होऊ शकते
एक एट्रिब्यूट डेटाबेस मध्ये असल्याशिवाय दुसरे विशिष्ट एट्रिब्यूट समाविष्ट करता न येणे
उदाहरणार्थ पेंग्विन नावाचा नवा प्रकाशक आहे
आपल्या लायब्ररी मध्ये पेंग्विन ह्या प्रकाशकाचे एखादे पुस्तक असल्याशिवाय आपले डिझाइन त्याची माहिती समाविष्ट करू देणार नाही
दुसरे म्हणजे डिलिशन एनोमली
जी रेकॉर्ड डिलिट करताना तयार होते
रॉव किंवा रेकॉर्ड डिलिट करताना डेटाबेस मधील ठरवल्यापेक्षा जास्त माहिती डिलिट होणे
उदाहरणार्थ डेटाबेसमध्ये ओरिएंट पब्लिशर्स चे पॅराडाइज लोस्ट हे शीर्षक असलेले केवळ एक पुस्तक आहे
जर हे रेकॉर्ड डिलिट केले तर ओरिएंट पब्लिशर्स ची सर्व माहिती डिलिट होईल
तसेच जॉन मिल्टन ह्या लेखकाची माहिती डिलिट होईल
आता शेवटची अपडेट एनोमली
ही रेकॉर्ड अपडेट करताना तयार होते
उदाहरणार्थ समजा कॅम्ब्रिज पब्लिशर्स चा पत्ता बदलला आहे
ह्या प्रकाशकासाठी एकापेक्षा जास्त ठिकाणी एड्रेस कोलम्न अपडेट होणे आवश्यक आहे
येथे दोन ठिकाणी
जर कॅम्ब्रिज ची हजार पुस्तके असतील तर हजार रेकॉर्डसमध्ये एड्रेस बदलणे आवश्यक आहे
समजा एका ठिकाणी एड्रेस बदलला पण दुस या ठिकाणी तो बदलायला आपण विसरलो
तर आपल्याला परिपूर्ण माहिती मिळणार नाही
आणि डेटा ची आखंडता गमवावी लागेल
ही समस्या कशी सोडवायची
डेटाबेस असा रिडिझाइन करावा की प्रत्येक माहिती एकदाच रेकॉर्ड होईल
एकच माहिती अनेक ठिकाणी वारंवार आलेली असेल तर ती वेगळ्या टेबल मध्ये ठेवली पाहिजे
कसे ते पाहू
आपणBooks टेबल बुक्स ऑथर्स आणि पब्लिकेशन्स मध्ये विभागत आहोत
प्रत्येक टेबल च्या कॉलम्न्स मध्ये केवळ त्याच विषयाची माहिती संचित केली आहे
प्रत्येक प्रकाशकाची माहिती एकदाच पब्लिशर टेबल मध्ये संचित करू
वेगळ्या ऑथर्स टेबल मध्ये एका ऑथर ची माहिती केवळ एकदाच संचित करू
पुढील पाठात ही टेबल्स बुक्स tableला कशी जोडायची ते पाहू
आपणDatabase डिझाइन च्या पहिल्या भागाच्या अंतिम टप्प्यात आहोत
आपण शिकलो ते थोडक्यात डेटाबेस चा उद्देश समजून घेणे
आवश्यक माहिती शोधून त्याची व्यवस्था लावणे
माहितीचे टेबल्स मध्ये विभाजन करणे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
ह्या प्रॉजेक्टचे संयोजन httpspoken tutorialorg ने केले आहे
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
सहभागासाठी धन्यवाद